सर्व पाय खोलून सुद्धा काल कार टोचन देऊन विकलेली आहे.

गार्डन असं वाटत आहे इथे सर्व गोष्टी फुल वगैरे आहेत.

आहे त्याच्यामध्ये सगळीकडे अ कोकिळे --

ह्या चित्रकरणामध्ये खूप सुंदर अस अ दुकानचे काम चालू आहे.

समोर टी_व्ही पण दिसत आहे बाजूला एक छान अस दुकान दिसत आहे कशाचं काय माहित नाही?

एक व्यक्ती हा स साइड ने प्लायवूड च काम करत आहे असं वाटत आहे.

कपाटं ठेवलेला आहेत आणि जुनं करायलाय सर्व गोष्टी --

रूम्स आणि वॉश बेसिन अस तिथे लिहिलेलं आहे.

अह असं कार सर्व्हिसिंग च च डिपार्टमेंट अह दुकान आहे जिथे --

उम तो काय तरी करतोय खोली आहे असं वा --